इथे एक आपला भारताचा झेंडा ही दिसत आ --

या इथे खूप मोठा असा नीळा निळसर अथांग समुद्र परसलेला दिसत आहे.

खाली लोक बघत आहेत की वरती लोक कशे --

एक ऍटरॅक्टिव्ह प्लेस म्हणून इथे तोफ मांडलेला आहे बाजूला खूप सुंदर असे लॉन आहे एक खूप मोठे अशोकाचे झाड ही दिसत आहे त्याच्या पाठीमागे एक झाड आहे त्याला गुलाबी कलर ची फुले आहेत खूप स्वच्छ अशी बाग आहे.

व बाजूला आपले छोटे छोटे काही तरी साहित्य आपण त्यामध्ये ठेवू शकतो. जस की कानंतले असतील गळ्यातले असतील असा खूपच सुंदर असा ज्वेलरी बॉक्स आहे. बाहेरून लाकडाचा आहे.

खूपच सुंदर अश्या प्रकारची नदी दिसत आहे नदीच्या शेजारी सगळ वाळलेल गवत कोठे तरी एखाद हिरवं गवत दिसत आहे तसेच खूप मोठे व छोठे दगड दिसत आहेत.

ही एक कोणती तरी ऐतिहासिक वास्तु दिसत आहे खूपच टोलेजन अशी खुपच मोठी अशी वस्तु आहे खूपच सुंदर अश्या प्रकारे तिला घडवलेल आहे.